निळे निळे आकाश व पांढरे पांढरे ढग दिसत आहेत.

प्रत्येक स्त्री स्त्रीच्या हातामध्ये फळे वेगैरे दिसत आहे.

भरपूर मासे आहेत ते विकताना दिसत आहेत भरपूर घाण वाटत आहे खूप माणसे इथ दिसत आहेत मासे भरपूर लोक खातात.